एक रुम आहे सिमेंट ने बनवलेली.

हे खूप मोकळं एक सर्विसिंग सेंटर आहे. इथे खूप मोठे अशा दोन चार गाड्या दुकाना बाहेर उभ्या आहे सर्विसिंग सेंटर च्या बाहेर इथे बोर्ड लागलेला आहे बोर्ड वरती लिहिलेल आहे.

आगरम देवी चौक सुभाष रोड नागपूर मोबाईल नंबर नऊ आठ दोन दोन पाच सहा तीन पाच चार तीन --

भिंत जी आहे ती निळ्या लाल आणि क्रीम कलर ने रंगवलेली आहे मोठं मोठ्या खिडक्या आहे तिला लोखंडाच्या जाळ्या लागलेल्या आहे --

खूप मोठी इथे बिल्डिंग आहे.